हि आई आणि पहाडीवर झाडे आहेत आणि नदीपात्रामध्ये दगड दिसत आहेत.

हि शाळेची इमारत आहे ह्या इमारतीच्या एका दरवाजाजवळ एक मॅडम उभी आहे आणि तिच्यासोबत--

हे हॉटेल चे चित्र आहे. ह्या हॉटेल मध्ये दोन व्यक्ती एका--

दिसत आहेत काही गार्डन च्या कुंडल्या दिसत आहे.

पाणी टंकी दिसतं आहे आणि पोल चे तारचे खंबे--